अ झाडांच्या रांगा दिसत आहेत झाडांमधून पाणी वाहताना दिसत आहे.

पाणी दिसत आहे पाण्यामध्ये गुप्प्त दगड तरंगलेले आहेत.

भिंतीवर एक बोर्ड चिकटवलेल आहे म त्या बोर्डावर एक सूर्य प्रकाश दिसत आहे.

बाजूने खिडक्या दिसत आहे काही खाली प्रकाश पडताना दिसत आहे.

या मध्ये आपल्याला या मध्ये एका ब्लॅक आणि व्हाइट कलर ची बिल्डिंग दिसत आहे बिल्डिंग समोर --

अ त्यावर टी.व्ही च्या छत्र्या दिसत आहेत समोर --

पाण्यामध्ये काही व्यक्ति उभे आहेत.

या चित्रा मध्ये आपल्याला एक मूर्ती दिसत आहे मूर्ती गौतम बुधाणची सून --

बिल्डिंग वर निळ्या कलर ची बोर्ड आहे त्यावर कॉफी नेशन असे इंग्रजी मध्ये लिहिलेल आहे.

त्या गेट ला फुलांणी सजवलेले आहे त्यावर दोन हार्ट --

इथे एक आपल्याला समुद्र दिसतय.